आणि हा पेट्रोल पंप चंद्रपूर इथे आहे.

आणि हे अ फिमेल सलून मधले चित्र असून हे चंद्रपूर येथिल आहे.

ह्या मध्ये एक लग्न मांडप दिसत आहे.

ह्या चित्रामध्ये विविध मुली छोटल्या आणि मुल खेळ खेळतानी दिसत आहेत.

आणि खुप अट्रैक्टिव असे हे ब्रिज आहे.

ह्या मंदिराची उभारणी खुप जुन्या काळात केलेली दिसत आहे येथे त्रिशूल दिसत आहे इथ.

ह्या चित्रामध्ये खुप सारे एक झेंडू चे--

अह कपडे घालून दिसत आहेत आणि एक छोटी मुलगी वेगळ्या रंगाचा ड्रेस घालून--

हे एका पत्राच्या शेड मध्ये बांधलेले असून ते --

आणि त्या स्विमिंगपूल मध्ये एक व्यक्ति स्नान करतानी दिसत आहे.

खेळतानी दिसत आहेत इथे वेगवेगळे खेळ खेळत आहेत.

जी डी.एन.आर. ट्रॅव्हलिंग आहे.

त्या इमारतीला पांढरा रंग जो की--

येथे एक बँक किंवा ऑफिस असल्या सारखे दिसत आहे.